मग आता सर्व बोंब उठली की तिच्या आयला मग आता पिझ्झा कसा खायचं?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

पिझ्झा- विझ्झा काय आम्ही खात नाई म्हणून, मग आमचा पिझ्झा दुसऱ्या पोरांनी घेतला.

मग दुसऱ्या पोरांनी घेतला. आणि म आम्ही तिथं असं station च्या बाहेर ते अन असं ते खायचे अन ते दुकानं होतीत रे.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 मग काय कधी कधी पिझ्झाने काय होतंय, प्रवासात पोट दुखतंय अन काही,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

हान, पण ते बी train नं, trip ला जायचं म्हणजे मोठीच train आहे, अं मोठीच trip आहे म्हणायचं.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 हम्म पाच दिवसाची trip होती व्हय?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

हां, तिथं जायचं होतं आमचं, पण ते ते train कायतरी अं असंच कायतरी train कायतरी late तेन झाली. आणि मग तिथून मग ते host hotel मध्ये येऊन आणि hotel मध्ये राहून ते सगळं तयार तेन होऊन ते रामोजीमध्ये लवकर जायला लागतंय रे, असंय तिथं नियम आहे ते.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 हम्म पहिल्यांदा ticket काढलं होतं का रामोजी फिल्म सिटीचं?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 हम्म मला वाटलं अदुगरच online booking असतेय काय की.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 कसं सगळ्यांना ते hotel मध्ये गेल्यावर म्हणजे room तेन मिळायचे, मग ते room तेन मिळाल्यानंतर असं असं आवरून-बिवरून मग ते खाली येऊन नाश्ता करून मग ते दुसऱ्या state मधनं आलेलं असतंय ना.

तेच की मग ते असं, train मध्ये पण कसं, रात्री आम्ही train किती अकरा का अकरा वाजता काईतरी train होती वाटतं. मग ते अकरा वाजता train मध्ये अन ते बसून मग ते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 हम्म इकडं गप्पा मार तिकडं गप्पा मार, तिथं नाच इथं नाच, हे गप्पा कर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

हा, bus आल्ती, मग ते luxury होती काय तर. मग ते तिथून मग आमी असं फिरत फिरत मग अं जरासं अं जरा हैद्राबाद फिरल्यासारखं म्हणजे असं हे केले, आणि मग hotel मध्ये check in ते केलो. मग आम्हाला असं room पण दिली. काय त्याच्यामुळे आमचा plan रामोजीचा होता त्यो काय cancel झाला रे late झाल्यामुळं

दुसरीकडं कुठंतरी museum ब्युजीअमला तेन गेलो. मग त्यावेळी आम्हाला room तेन मिळाले.

मग आम्ही तयार-बियार झालो.

आम्ही असं फिरलो बिरलो. मग त्यानंतरनं ते स असं आलो, तिथं जेवण तेन रात्रीचं जेवण तेन केलो.

हम्म म्हणजे, ज्या दिवशी जाणार होता, त्या दिवशी गेला नाई, त्याच्या दुसऱ्या दिवशी गेला का?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 late झाल्यामुळं, हा बरोबर आहे.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

आणि मग सकाळी काय झालं, आम्ही झोपलोय ठीक, आणि बाहेर sir येऊन, आणि कसं म्हणजे ते नसतंय का रे ते hotel मध्ये ते bell वाजवत्यात सगळे ते

एकमेकांची bell वाजवायची, हां मग ते तसं काय झालं, आम्ही त्या दिवशी पहिल्या दिवशी hotel मध्ये रात्री म्हणजे असं सगळी पोरं गेलीत, आणि आम्ही काय करत होतो, मग ते bell वाजवणार रे सगळ्यांची. आणि पळत पळत पळत आपल्या खोलीत जाणार.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 हां. तसं केलतो आणि जरासं मज्जा म्हणून केलतो सगळ्यांची.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 हां, मग बरोबर आहे की, किती बी वाजवा मग कळतंच नाई की

आम्हाला लक्षातच येईना. एकदम असं सगळी गाढ झोपलेलीत रे.

हम्म त्यामुळे ते आमच्या लक्षातच नाही की ते काये कसं झालंय, आणी काय झालंय ते. आणि मग त्यानंतरनं एकदमच असं मला असं वाटलंय अरे स कोणीतरी असं स्वप्नात आलंय असं की दार उघडायलायत म्हणून म्हणजे असं स्वप्न आलंय. कोणीतरी दार उघडायला असं, म मी स्वप्नातच जाऊन असं दार उघडतोय. आणि म्हणताय आणि तरीबी दार वाजायलंय वाजायलंय म्हणतोय, म असं हळू एकदम बारीक असं डोळे उघडत्यात. मग जाऊन दार उघडतो तर sir म्हनत्यात, अरे ए दार उघडायला येत नाई काय लवकर तुम्हाला असं म्हणत्यात.

फटाकदिशी तयार व्हा म्हणत्यात. नाश्ता करा तुमचं, लवकर फटाकदिशी. आणि या खाली bus मध्ये बसा या मंग सांगतील आम्हाला,

मग त्यानंतरनं त्यादिवशी रामोजी फिल्म सिटी फिरतोय आम्ही,

हम्म तसंच की आणि ते फिरून बिरून अं त्या नंतरनं पुढच्या दिवशी बी असंच इकडं-तिकडं कायतर कायतर mall तेन फिरतोय, मग घरातल्यांना तेन कायतर कायतर घेतोय,

हम्म आणि मग त्यानंतरनं परत return ticket, return होतं आमचं, तिचं चौथ्या दिवशी संध्याकाळी काहीतरी होत वाटतं

जेवायचं काय hotel मध्येच होतं आमचं सगळं. जेवायचं काय बाहेरच असं म्हणजे असं रोटी-बीटी आणि रोज संध्याकाळी, अं संध्याकाळी ice cream संध्याकाळी जेवल्यानंतरनं. मस्तंच होतं मंग हम्म पाहिजे तेवढे ice cream अं ticket कि किती होतं सहलीला? सहलीचं काईतर सात हजार घेतलेली वाटतं. सात पाच काय सात हजार हजार ए, सर्व लक्षात नाईये, पाच काय सात हजार घेतलेलीत. हम्म भरपूर घेतलवतं मग.

आमची बघ, मला आठवते बघ, कधी गेल्ती आमची सहल, हम्म सहावीत असताना गेल्ती बघ. सहावीत असताना व्हय, कुठं गेल्ती?

रत्नागिरी, गणपतीपुळे ऐकलं असशील की. हम्म माहितीयाय की, गणपतीपुळ्याला कोण गेलं न्हाई?

हम्म आम्हाला, हे गेल्ती, luxury च केल्ती आमच्या इथं शाळेनं.

हम्म ते एकच दिवसांचं होतं न्हवं? एक हां, एकच दिवसांचं, रात्री बघ आम्ही किती वाजता निघाल्तो, आठ वाजता निघाल्तो.

आठ वाजता निघालो, पहाटे अं किती अं पहाटे चार का पाचला आम्ही कोल्हापुरात पोहोचलो.

मग कोल्हापुरात पोहोचलो आ, मग चार पाच वाजता, मग तिथं जरा hotel होतं, hotel वरती थांबलो, तिथं चहा नाश्ता, तोंड धुणं, अंघोळ करणं ते झालं.

मग नाश्ता केला, किती वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळं झालं, साडेसात आठ वाजेपर्यंत.

मग पन्हाळ अं पन्हाळगडाचं gate खुलतंय ना सकाळी.

मग gate खुललं की वरी गेलो.

मग किती वाजेपर्यंत बघ, एक दहा-साडेदहा वाजेपर्यंत आम्ही खाली आलो पन्हाळगडाच्या पायथ्याला.

मग पन्हाळगडाच्या पायथ्यावरनं आम्ही गेलो ज्योतिबा. ज्योतिबाच्या मंदिरला. हम्म ज्योतिबाच्या मंदिरात गेलो, तिथे एक दोन, दोन तास, दोन तासात दर्शन झालं आमचं. हम्म hello

तिथं जरा वेळ लागला साडेतीन चार तास लागलाय तिथं.

मग तिथं तिथून बघ चार वाजता, आम्ही रा तिथं अं शाहू महाराजांचं palace आहे ना. होय हाय की, फिरलायेस का palace मधीं?

पण, इथं महालक्ष्मीच्या मंदिरात एवढी गर्दी होतीं त्यामुळं का, मग तिथं दीड तासात सगळं फिरवलं. हां हां हां.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

मग, सहा पहाटं दोन का तीन वाजता आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो.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 अं गणपतीपुळ्याला पोहोचलो, तिथं एक hotel book केल्तं.

हां, सकाळी व्हंय?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

हम्म नंत नंतर खरेदी करली. घरी काय न्यायचं, इकडं काय न्यायचं, कोणाला काय द्यायचं त्यामुळं खरेदी केली.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

हम्म नंतर गणपतीचं दर्शन घेतलं,

आणि मग, किती वाजता बघ, साडेबारा-एक वाजता जेवण केलं.

एक वाजता निघालो, ते बघ नऊ हां, नऊ-साडेनऊला आम्ही उस्मानाबादला पोहोचलो.

साडेनऊला व्हंय?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 रात्री नऊ साडेनऊला ना? साडेनऊला हां रात्री साडेनऊला पोहोचलो आम्ही. हां हां हां हां, हम्म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 औरंगाबादला जायचा plan आहे व्हंय? हां, होता पण काय त्यांना, म्हणजे ज्यास्त पोरांना जोड ना त्यांना वाटलं, नवीन ठिकाणी कुठंतरी जाऊ, नवीन ठिकाणी. मग त्यामुळे औरंगाबादचं cancel करून मग कोल्हापूरला काढली होती trip को कोल्हापूर गणपतीपुळे.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

आम्ही, आम्ही जे गेल्तो किनई हैदराबादला ते आत्ता आम्ही किनई,

अख्या पोरांची bogie एकच होती. म्हणजे एक train ची bogie असते किनई, एक डब्बा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 ती फक्त आमच्या पोरांचीच होती.